कुठल्या एका माश्याचा गुलाबी कलर आहे एकाच निळा आहे. आणि वर --

ह गॅलरी आहे गॅलेरी मधे गॅलरी चा रंग काळा आहे.

घर आहे. या घराचा कलर लाल आहे.

आणि स्टॅन्डवरती बाकडे ठेवलेले आहे.

जाळीने सुशोभित केलेले गेट आहे.

त्या नदीतून शेतकऱ्यांनी आपल्या शेतासाठी पाणी नेलेले दिसत आहे.

आणि एकदम छान इमारत आहे.

पायऱ्या पायऱ्यांचा कलर असा पांडरा शुभ्र आहे.